मोठे मोठे नारळाचे झाड आहे मंगलकार्यालयाला त्यांनी मंडप टाकलेला आहे समोर डी_पी आ --

या छायाचित्रांमध्ये अम एक किल्ला आहे किल्ल्याच्या बाजूला पाणी आपल्या खे --

कॉम्प्लेक्स सारखं आहे अ कॅम्ब्रिज सेल्स म्हणून एक शॉप आहे त्याच्या समोर पायऱ्या आहे जाण्या--

छाया चित्रा मध्ये एका वाचनालायच असून या चित्रान मध्ये विविध प्रकारचे आपल्याला बुक्स ठेवले--

या छायाचित्रा मधे अरायवल च वैल्कम टु सिंधुदुर्ग एयर पोर्ट म्हणून आहे इथे एक बाई उभी आहे एक माणूस उभा आहे वॉचमन तिथे आजू बाजूला काचेची अशी मस्त मोठी बिल्डिंग आहे.

होडीया चालेल्या उभ्या आहे बाजूला डोंगर आहे आणि होडीला बांधलेली दोरी आहे हिरव्या कलर --

हे छायाचित्र एका मंदिराच आहे आपल्याला येथे मंदिर दिसत आहे मंदिराच्या मागच्या साइडनी आपल्याला एक नारळाच झाड दिसत आहे मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन आहे.